जसं की मी बघू शकते एक मोठे असे मोकळे मैदान आहे मैदानाच्या पलीकडे नदी दिसत आहे व नदीच्या पलीकडे हिरवे गार मोठे झाड आहे समोर मैदानात काही महिला व माणस एका रांगेत बसून--

मोठे खांब आहे बिल्डिंग समोर दोन चाकी गाड्या उभ्या आहेत तसेच बिल्डिंग च्या बाजूला दोन पिवळ्या कलर च्या बस दिसत आहे.

निळ्या लाल पांढऱ्या कलर चे मोठ मोठे असे पोस्टर लावलेले आहे बाहेर काही बॉक्सस ठेवलेले आहे दोन ते तीन पायऱ्या दिसत आहेत दुकानात बरेच असे समान आहे दुकाना च्या बाहेर काही गाड्या उभ्या आहे.

जसं की मी बघू शकते समुद्र किनाऱ्यवर एक मोठे असे कवलारू घर आहे घरच्या वरती काळ्या कलर ची पाण्याची टाकी आहे घरच्या भवती कंपाऊंड केलेले आहे.

घराच्या आजूबाजूला हिरवे छोटे छोटे गवत व मोठे मोठे खडक दिसत आहे नारळाची मोठे झाड आहे एक लाइट चा खांब दिसत आहे विजेचा खांब व विजेचा तारा आहे.

मागे एक बिल्डिंग आहे बिल्डिंग वर मोठा असा पोस्टर लावलेला आहे बिल्डिंग च्या आजूबाजूला नारळाची व इतर मोठी झाड आहेत.

दुसऱ्या दुकानात टेबल खुर्ची व बरेच असे समान दिसत आहे समोरच्या दुकानात ही बरेच काही समान आहे निळ्या कलर चा मोठा टेबल आहे टेबलच्या --

जस की मी बघू शकते तीन मजली पांढऱ्या कलर ची शाळेची मोठी अशी बिल्डिंग आहे बिल्डिंग च्या वरती शाळेचे नाव लिहलेले आहे बिल्डिंग च्या पसेज मध्ये--

समोर एक माणूस आहे तेच्या जवळ पांढरा कलर च्या गोण्या पडलेल्या आहे तेच्या हातात एक पांढरा कलर चा कागद आहे व त्याने डोळ्याला चश्मा लावलेला आहे.

बिल्डिंग चे बांधकाम करण्यासाठी लाकडी टोकर एकाला एक अशे बांधलेले आहेत व बिल्डिंग जवळ विटा ठेवलेल्या आहे व खडी व वाळूचे मोठं मोठे ढीग आहे.

जस की मी बघू शकते शाळेची दोन मजली अशी बिल्डिंग आहे बिल्डिंग ला गुलाबी कलर दिलेला आहे बिल्डिंग च्या वरती निळ्या कलर चे पोस्टर लावलेले आहेत्यावर शाळेचे नाव आहे आजूबाजूला मोठे हिरवे झाड आहे.

समोर मैदानात काही छोटे छोटे हिरवे गवत आहेत बरेच अशे समोर महिला व माणसे दिसत आहेत त्यांनी मोठं मोठे पोस्टर हातात धरले आहेत.

जस की मी बघू शकते पांढरा कलरचा मंडप आहे मंडपच्यामध्ये वरती टेबलवर एक बुद्धाची एक गोल्डन कलरची मूर्ती आहे.

जस की मी बघू शंकते रस्ता आहे रस्ताच्या पलीकडे काही घर व दुकान आहे.

दुकानाच्या वरती मोठ मोठे असे पोस्टर लावलेले आहे तसे दुकानात ही बरेच काही समान दिसत आहे समोर पायरी वर एक मुलगा बसलेला दिसत आहे दुकानाच्या बाहेर काही गाड्या लावलेल्या दिसत आहे.

बऱ्याच अश्या दोन चाकी गाड्या लावलेल्या दिसत आहे शोरूम बाहेर ही बऱ्याच गाड्या उभ्या आहेत शोरूम ला फूल माळा लावलेल्या आहेत शोरूम बाहेर नारळाची झाड आहेत.

पूजेचे ताट आहे एक माणूस उभा आहे.

जस की मी बघू शकते मैदानात एक मोठी अशी छत्री उभी केलेली आहे छत्री खाली टेबल आहे टेबल च्या आजूबाजूला प्लॅस्टिक च्या खुर्च्या आहेत.

ऍम्ब्युलन्स मागे एक मोठा गेट दिसत आहे.